बँक आहे बँकच्या भोवती गेटय लहान लहान रोप पणय निळ्या कलरचा एक झेंडाय नाव पण दिसतय.

कंपनी आहे कंपनी भोवती मोठमोठी रोप आहेत यायला जायला रस्ता पण आहे मोठी मोठी भिंत पण आहे.

जुन्या राजवाड्याची इमारत वाटत आहे ऑफिस ये रिक्षा ये रोड ये इथ काही लोक पण ये कार पन ये मोठी मोठी बिल्डिंग ये.